तो घेतलेला आनंद परत घेता येईल की नाही असा विचार नेहमी माझ्या मनात येत असतो. खरच ही सहल माझ्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण सहल असेल. असं मला म्हणता येईल.

काय करते हेलो हेलो असल्याने तूं काय तर तुम्ही? काही नाही बसले तर तुम्ही काय चा मला बोर होतंय.

बघू झालं माझं जेवण झालं का हो का काय? खाला कंटाळा आलाय असं वाटतं की काय कराय चं काय नाही मीं कामी गोबी चे भाजी हो का? हम्म कशी होती छान होती का हाय गोबी ची भाजी छान असते का हा ना काही काही पण प्रश्न विचारतेस तू. मग असती ना चांगली आता जाण्या चा कोणा चं बनवायची नाही नाही काही नाही तुझ्याकडे कायम. माझ्याकडे

आत्मन बोल.

हा का दे मग आन

खाऊ हो खाऊ मला तर मला ते एक व्यक्ती आवडत. हो का कोण आवडता

हो बरोबर आहे.

बरोबर म्हटलं . दुसरे काम धंदे च नाही ना? आह नसताच या टाइम ला बोर च.

हम्म आता मग रात्र झाली नंतर झोपाय चा वेळ झालं. हो आणि रात्री झोप पण येत नाही. खूप बोर होत.

कुठं कुठं जायचं? कुठे पण चालतं मला मी रेडी कुठं पण यायला. असं तुम्हाला हां तुम्हाला तिथे आवडेल तिथे येऊन जा. तुम्हाला तिथे आवडेल तिथे घेऊन जाऊ. होका ठीक आहे ना. गाडी ने जायच पायी जायचं. दोन दोघ पण चालेल मला. अर्धा रास्ता पायी जाऊ अर्धा रास्ता गाडीने जाऊ. हा गाडीने कुठेतरी जाऊ हां, मग तेच ना म गाडी ने कुठे तरी जाऊ आणि मग गाडी लावू मग पायी पायी फिरू. हो चालेल. आह इफ तुम्हाला काही प्रॉब्लम नसेल तर? मला काही प्रॉब्लम. मला फक्त प्रॉब्लम येत आहे. आता लोकांना कळत नाही ना लोक नुसतं राग आहात. लोक नुसता अशा गोष्टी करता ज्याच्याने राग येतो आणि रागा मुळे मला त्रास होतो. कोटक पणा दिला तुम्हाला त्रास. आह काय बोललीस सागा सांग कोण येणार? कोणा दिला तुम्हाला त्रास? मला त्रास मला देत असतात. खूप जण पण काय करू मला हॅन्डल करावं लागतं. हां, आता काय ऑप्शन आहे का इफ तुम्ही कोणा वर प्रेम करतो तुम्हाला हॅंडल करणार आहे.

प्रेम म्हणजे ते दोन . व्यक्तिं करता. दोन व्यक्ती . ते आता आपल्या भेटी शकता, वस्तू वर असू शकता. आपला परिवार वर असू शकतं. कळलं का? आह आणि आई चं प्रेम पहिलं प्रेम असतं. हो हो बरोबर आहे. हो माहिती ये त्या चं पाहिलं की? हां ना. हम्म हो ना. मुलं असा कशाला म्हणता की आह पहिलं प्रेम कोणी मुली वर असतं पण आई चं पहिलं प्रेम असतं.

हो ना आणि असली पण. माहिती आहे मला. हो ना चांगली गोष्ट आहे माहिती तर.

हम्म हो आम्हाला गोष्ट आई सोबत बोलणं झालं का काही. हो झालं ना माझं मी तर रोज च बोलतो दर

हो चा छान आहे ना मग हम्म. मग तुमच्या आई ला कशी? मग तुम्हाला ते व्यक्ती आवडते. ते तुमच्या आईला आवडतं का आह. हो आता आई तो फोन करत असते हो आई तर विचारत असते पण तो व्यक्ती विचारत नाही तर काय करायचं? अरे अरे मग खूपच वाईट गोष्ट झाली तुमच्या आयुष्या मध्ये. परिस्थिती वाईट आहे ना काय करायचं आता, काही करू शकत नाही. हाना आयलं सागा काही ही फायदा नाही.

नाही नाही तसं काहीच नाही खूप गरम होतं दोन तीन दिवसापासून. आमच्या इथे थंड आहे तिथं वाटतं पाऊस पडणारच. हो छान गोष्ट आहे ना मग. घराच्या बाहेर येऊन बघ. वारा सुट लाय.

हम्म. तुम्ही एकटं जायचं ना एकटं जाय ची सोय आहे ना तुम्हाला? हो आहे. खूप जास्त आहे. मला एकटाच आवडता जास्त जर एकटाच आवडतात. हो का एकट एक असं का? एकट का आवडतो. लोक नाही पाहिजेत. नाही पाहिजे असं काही नाही पाहिजे. आसाम मूड वर असताना. हो का?

हो ना हो ना चांगला असला तर मग बाकी. आता काय? काही नाही बस बसलो जेवण झालं बाहेर आलो बसलो आता काय बघतोय? वारा सुट लाय झाडांना बघतोय. एक माता म्हणून चालत आहे तो. हम्म तेच जेवण झालं असेल तर फिरायला निघाला तो जेवण करून. तू पण जा मग त्यांच्या सोबत त्यांना कंपनी द्यायला तुझं पण टाइमपास होईल आणि त्यातून त्यांचा पण टाइम पैसे. नाही नाही मला नाही करायचं तुम्ही पण जायचं संध्याकाळी वॉकिंग ला. मला नाही करायचं टाइमपास. अं

मला असं काहीतरी करायचं आहे ज्याच्याने मला थोडा फार बरं वाटणार मला एक्साइटमेन्ट होणार उत्साह होणार मला. हो का? हम्म हो तुझं काय कुठं कुठे बसली होती तू? बसले आता हॉल मध्ये टीव्ही बघते. टीव्ही बघ ते टीव्ही.

काही. काही चालू काही पण चालू डिस्कव्हरी. मॅन . हो. हो का हम्म तो माणूस पण येडा आहे काही पण खात असतो. हां ना त्याला आवडत असेल म्हणूनच खात असेल अन तुला तुला पण बघायला आवडते का? तो काहीपण खात होतं.

हो का त्यांनी साप खाल्ला होता खाल्ला होता हो तुम्हाला तुम्हाला काय? मजेची गोष्ट म्हणजे त्यानी उघड केले की प्रियंका चोपडाणी त्याला गेल्या वर्षात निक जॉन सोबत तिचा लग्नासाठी आमंत्रित केले होते परंतु करीना कपूर खानने सैफ अली खानशी लग्न केले नाही शाहिदला त्याच्या पूर्वीच्या मैत्रिणीच्या लग्नाबदल विचारल्यास असा तो म्हणाला करीना बद्दल मला आठवत नाही. काही कळान पूर्वीची सैफ आणि करीना दोन हजार बारा मध्ये लग्नाच्या बंधनात अडकलेले त्यांच्या टशन चित्रपटा वर काम करत असताना भेटून आणि प्रेमात पडल्या नंतर सैफचा जन्म एकोणविशे सत्तर मध्ये झाला आणि एकोणविशे त्र्यानो मध्ये काम करायला सुरुवात केली करीनाचा जन्म एकोणविशे अंशी मध्ये झाला तिने दोन हजार मध्ये अभिनय क्षेत्रात प्रदार्पण केले. अमृता अरोरा आणि सैफ अली खान यांच्या सोबत करीना कपूर खानच्या

रोबेट सुटो अगदीची न चुकता करीना कपूर खान तिच्या वर तिची जीवलग मैत्रीण अमृता अरोरा तसेच घनिष्ट संबंध समाविक करते. आणि वाढदिवासानिमित्त अभिनेत्री ने तिच्या विविध शकीखा ही सुंदर post share केल्या आहेत. लोक प्रिय celebrity makeup artist compihsni करीना कपूर खान च्या makeup ची काळजी घेते. dundrum च्या boxesp च skin care brand त्याचत त्याने अभिनेत्री करीना कूपर खानला त्यांची पहिली bridal तनवे सेडेर म्हणून साईन केले आहे बेबो आणि सैफ अली खान आता टेमुर आणि जहागीर अली खान या दोन आराध्य वंचकीचे अभिमानी पालक आहेत कारीनाच्या दोन्ही मुलांचा जन्म प्रकृती भादे झाला अंशी हजार नक्की महिना काव्यशाई मध्ये शाहिद आणि अनिल मेहरा यांच्या सोबत कारण्या पेक्षा टेमुर आणि झीन्याची देख भाल करून अधिक कमाई केली हे आश्चर्य कारक नाही हो बूपणे करीना कपूर टिनकू वादविला संगितलेल की जो पर्यंत तुमचे मूल आनंदी आणि सुरक्षित आहे तो पर्यंतकोणत्या ही गोष्टीची किमत नाही त्यासाठी अभिनेत्री म्हणाली डाएट झिरो पेड एम आणि ऋतुजाचा जेवणचा योजनेचा परिणाम होता माझे वजन पहासठ किलो होते आणि तिने मला

हम्म शाखाहरी जेवण तर जेम तेम सर्व काही खातात जे मदत करते मी मला बाहेर जेवण्या पेक्षा घरी खाणे जास्त आवडते मला

माझ्या गोष्टी लाड भाव पण बहुतेक तपुरान प्रमाणे मला ही ख्याला आवडते. कारीनाच्या पहिल्या जन्मलेला टेमुरला सी सेक्शन प्रकृती द्वारे जन्मलेला आला. अभिनेत्रीणे जे फ्रेंड संगितले होते मला खर तर सीझेरिअन प्रस्तूती करावी लागली कारण त्याचे डोळे खाली होते. आधीच खूप वेगाने वळला होता तर तो बाहेर याला तयार तो खूप कमी होता. करीना कपूर ही एक अतिशय प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटी आहे गोपणीतियेच्या कारण तो आम्ही इथे व्यक्तित्व तपसील काम ही करू शकतो. व्यक्तिरिकत थत्ते सामविक करू शकत नाही तिची सर्व व्यक्तित्व माहिते इथे लीक झाली तर तिचा आयुष्यात अनेक समस्या उभ्या राहू शकतात. आणखि एक विशेष तपशील आहे जेथे व्ययक्तित्व जीवन आणि करकीमांज सर्व थत्ते जाणून घेण्यासाठी त्याचे लेख काळजी पूर्वक वाचा इथे तुम्हाला करीना कपूर बदल सर्व माहिती मिडेल लोक इंटरनेट वर एकाद्या व्यक्ति

लेख वाचल्या नंतर तुम्हाला दूसरा कोणता ही लेख वाचण्याणी गरज भासणार नाही. सध्या करीना कपूर एक अतिशय लोकप्रिय लोकप्रियता मिळवण्यासाठी एका अनेक अडचणी आणि संकटाचा सामना

करीना कपूर ला filmi career ची सुरवात एका छोट्या गावातून केली होती. तिचे शिक्षण प्राथमिक सरकारी शाळेत झाले. त्याला अभ्यासात फारसारस होता त्यामुळे त्याला सर्व परीक्षान मध्ये कमी गुण मिळाले करीना कपूरला अभ्यासात फारसारस नहोता त्यामूळे तिच्या शिक्षणा ही तिच्या कळे थोडे लक्ष दिले पण तीच ते भविष्यात खूप महान व्यक्तित्व असणार आहे हे तिच्या शिक्षणाना करीना कपूर ही सर्व व्ययक्तिक माहिती जाऊन घ्याची असेल तर लेख शेवट पर्यंत वाचा जिथे आम्ही कार्यरत्न करीना कपूरहून करीना कपूर

नो वर आणि राहणायच्या पत्ता मिळेल कूपर यांनी महिलांसाठी कपडे आणि सौंदव्य सदणाची स्वताची लाइन सुरू केली आहे आणि तिने unicef nighted nation internation children एमरजणसी पण मध्येही काम केले आहे.

समारंभात लग्न केले करीना कपूर खान ही बॉलीवूड चित्रपट उद्योगातील एक डोळ्या मध्ये रोजी मुंबईत झाला करीना कपूर हे प्रशिद्ध् बॉलीवूड सुपर स्टार रणधीर कपूर आणि प्रशिद्ध् अभिनेत्री बबीता यांची मुलगी आहे सगळ्यांनी लोकप्रिय करिश्मा कपूर करीना कपूर पहिले चित्रपट लेखीवजीव होता जो दोन हजार साली प्रदर्शित झाला होता. त्या मध्ये तिने अभिनय केले होते की मी जेव्हा उठतो तेव्हा आश्चर्यकारक त्वचेसाठी मी सेंट बॉडी का मुरक मोरोक्कन ऑर्गन ऑइल नाईट क्रीम रणबीर कपूर ऋषि कपूर आणि नीतू सिंग यांच्या मुलगा अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न करीना कपूर खान रणधीर कपूर बबिता यांची धाकटी मुलगी अभिनेता सैफ अली खान शी लग्न करीना कपूर शाहिद कपूर सोबत ब्रेकअप केल्या नंतर तिला सैफ अली खान मध्ये तिचे प्रेम सापडले. पण त्यांना हे नाते स्वीकारले लागले त्या नंतर कुटुंबांनी सर्वाना सैफच्या पहिल्या लग्नात येण्याचे आमंत्रन दिले. आणि कपूर कुटुंबही पाहुणे होते. त्यावेळी करीना कपूर ही तिच्या आई वडिलांसोबत या लग्नाला पोहोचली होती. तिचे वय फक्त hi मयुरी

काय करतीय? अगं काही नाही, भाजी करायची तर mixer मधन मसाला काढते. अच्छा mixer मधनं मसाला काढते का? बघ ना technology किती पुढे गेली आता, पहिल वाट्यावर पाटा असायचा त्याच्यावर वाटायला लागायचं. सगळं काही मसाला घ्यायचा तो वाटायचा त्या खूप वेळ पण लागायचा, पण आत्ता mixer मध्ये काय तुझं पाच minute मध्ये होत असेल पाच minute ही खूप झाली काढायला घेतल मध्ये

तू तर पाहतेच आहे. TVonline techology खरंच खूप पुढे गेली बघ ना! आता किती सुविधा आल्या आहेत आता बघ ना mixer मधून भाजी काढायला असं सगळं म्हणजे स्वतः घरी जर भाजी बनवायची असेल, तर किती वेळ लागायचा पहिल. आता दोन minute हि खूप झाली मशांन काढायला वेळही वाचतो आणि लवकर पण होत काही त्रास पण नाही होत. हो तुला तर माहित आहे mobile नि आणि TV नि आणि पण खूप म्हणजे हे सोपं झालंय जस mobile नि खूप सोपं झालंय phone pay झालेत. परत आणखी general knowledge देखील याय लय online lecture ते corona मध्ये पण mobile ल मुळे खूप फायदा झाला जसं की online lecture आपले classes ते सगळं mobile लवरती शिकायला मिळाल. हो बरोबर आहे पण technology इतक्या पुढे गेली आहे कि आपण असं सरांना आपल्या राहतो तिथ offline classes असतील तिथ जाऊन बघण्यापेक्षा तिथे जा तिथे जाऊन बघण्यापेक्षा आपण, Mobile वर समोरासमोर बोलल्यासारखं बोलू पण शकत होतो. Zoom meeting मध्ये आपण जर video on केले तर sir ना हे सुद्धा कळायची गरज पडत नव्हती म्हणजे. sir ना आपण समोर असल्यासारखं होतंत ना. सर आपल्यावर लक्ष देखील ठेवू शकत होते, कि खरंच विद्यार्थी class करताय का? म्हणजे व्यवस्थित lecture करतायेत का? ह्याच्यावरती पण लक्ष देऊ शकत होते video on केल्याच्या नंतर. हो technology ने खूप फायदा झालेला आहे. जसं की अनेक machinery असतात ज्यामध्ये अनेक जे रोजगार गुंतवले जात होते तेथे हि रोजगार कमी लागायलेत आणि जास्तीत जास्त काम मशन याच करायलात. हा जिथे जास्त रोजगारला मजूर लागत होते तिथे आता कमी मजूर लागायला लागले. जसं की आपण बघतोय पहिल गहू काढण्यासाठी दहा-बारा बाया लागायच्या बांधायला चार-पाच जणी, काढायला चार-पाच जणी परत मणी यंत्र असायचं. आता तर तू बघते कि गहू काढायची machine आलेली आहे. ते machine अर्धा तास एक तासांमध्ये एक एकर, दोन एकर सहज गहू काढून टाकते.

खूप साऱ्या पध्दती खूप technology आलेले आहेत बघ आता आपण साखर वैगरे तयार करण्याचे कारखाने आलेले आहेत. त्याच्यामुळे ना खूप सारं उत्पन्न पण वाढलं आणि देशाच्या GDP आहेना त्याच्यामध्ये उत्पन्न मध्ये वाढ व्हायला लागली GDP मध्ये वाढ व्हायला लागली technology मुळे हो जसं कि तू अगोदर पाहत होती जसा आपलं oil ते कसं म्हणजे तयार केलं जात होतं? आता सगळं machine मधून काढायला जाते तर ते खूप सोप्प झालंय. अगोदर oil हे पूर्ण काढणं ते खूप अवघड जात होतं आत्ता ते देखील सोपं झालंय. जसा जसा technology वाढली तसं प्रत्येक गोष्टी माणसाच्या सोप्या होत गेलेल्या आहेत

fill केल्याच्या नंतर परत तिथे जाऊन भरायचा पैसे गोळा वैगरे करायचे आणि त्यामध्ये खूप भ्रष्टाचार व्हायचा आणि online वैगरे form झालेले आहे ना त्यामध्ये खूप भ्रष्टाचार व्हायचा आणि आता online वैगरे form झालेले आहे ना तर लगेच आपल्याला आपलं त्यामध्ये कोणताही प्रकारचे भ्रष्टाचार केले जात नाही directly direct payment पण होतं आणि आपल्यला सरळ दिसत कि payment किती केले जाते आणि आता भ्रष्टाचार online हे जे काम झालेले आहे ना त्यामुळे भ्रष्टाचार खूप कमी झालेले आहे. हम्म आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे देखील खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत अगोदर शेतकऱ्यांना पाणी हे देण्यासाठी खूप म्हणजे त्रास ताण होत होता ज्यांना आता light ने ह्याने खूप गोष्टी सोप्या केल्या आहेत. एकदा म्हणजे मोटर चालू केली तर त्यांचे पूर्ण शेत व्यवस्थित भिजवलं जात होतं. अगोदर त्याला खूप कष्ट घ्यावे लागत होते ह्या गोष्टी मध्ये जसं मोटर हे गोष्टीमुळे हे पाणी वैगरे सगळया गोष्टी सोप्या झाल्या आहेत. जसे light मुळे आपल्या घरात देखील खूप प्रकाश पडतो अगोदर जे लोक जे म्हणजे ते दिवे लावूनच राहत होते.

बरोबर आहे पहिल्या जे गावात असायचं ते रात्र झाले की अंधारात मध्ये असायचं कुठेतरी छोटासा दिवा घरामध्ये असायचा आणि पूर्ण घर अंधारामध्ये पूर्ण गाव अंधारात असायचं हा तव light वगैरे आलेली आहे गावामध्ये तवा पूर्ण गावामध्ये प्रकाश वगैरे राहतो आणि आपण

पाणीही इतक दिलं जायचं नाय म्हणजे पाणी इतका दिलं जातच नव्हतं म्हणजे कारण तितका पाणी ते बैलाच्या एक एक बकेट ने किती काढणार आता तर आधुनिक पद्धतीच तू बघितलं अशील असेल motor वगैरे आलेल्या आहेत pipe वगैरे pipeline झालेल्या आहेत motor आलेली आहे.